हे बौद्ध विहारा जवडील फोटो आहे या फोटो मध्ये एक गौतम बुद्धाच्या पुतळा दिसत आहे .

अह ते पांढऱ्या कलरचे एक्टिवा मध्ये उभी आहे एक मुलगा पण सोबत दिसत आहे.

रोड आहे तिथं आणि समोर बगीच्या सारखं काही दिसत आहे.

हे एका हॉटेल चे चित्र आहे. यामध्ये संध्याकाळची वेळ असू शकते. त्यामध्ये लाईट वगैरे भरपूर--

दिसत आहेत हॉटेलमध्ये कस्टमर पण आहेत भरपूर आणि ते काहीतरी नाश्ता वगैरे किंवा जेवण वगैरे करत आहेत.

हा एक रोडावरील चित्र दिसत आहे ज्यामध्ये त्या रोडावर एक पांढऱ्या कलर --

मार्गावरून एका मार्गावर एक आणि एका मार्गावरून अस व्हि आकाराचा तो रोड आहे.

आणि हे वर साखळी आणि स सरीया लागून केलेलं काम दिसत आहे.

रिपेअरिंग वगैरे साठी आलेल्या गाड्या दिसत आहे पांढऱ्या कलरच्या दोन कार आहेत.

हे एका त्यांच्या दुकानाचे गोडाऊन चे चित्र पण असू शकते.

संत्री कलर ची कार दिसत आहे वर खूप छान--

आकाश आहे निळे-निळे आकाश दिसत आहे डिव्हायडर --

अ आपल्या गाडीमध्ये टाकत आहे हे--

समाजसेवाचे कामं आहेत ते लोकं खूप --

ह्या नदीघाटावरील सीन दिसतं आहे. ज्यामध्ये लोकं आ--

त्यांची अस्था आहे त्याचेप्रमाणे हे कोणतेतरी मंदिरासमोरील किंवा इतर म्हणजे असे प्रसिद्ध देवस्थान आहे बनारस वगैरे--

ते खूप छान दिसत आहे दिसायला खूप सुंदर आहे.

खूप छान आणि सुंदर असे दृश्य दिसत आहे त्यामध्ये ते फोटो एकदम क्लिक केलेली आहे.

केलेला आहे काचेच्या दरवाजा दिसत आहे खूप छान अशी तिथे गाड्या आहेत.

त्याचे फोटो आहेत त्याच्यामध्ये नाव ठेवलेले आहेत नाव जहाज त्या प्रकाराचे काही--

माश्क पण त्यांनी लावलेला आहे कोविड गाईडलाईन्स नुसार त्यांनी हे काम केलेले दिसत आहेत--

बर्फाने अच्छादलेले ते पांढऱ्या कलरचे एकदम छान आणि छ --

ट्रॅक्टर गॅरेज चे फोटो आहे त्याच्यामध्ये ट्रॅक्टर खुले आहेत आणि एक मॅक्सी म्हणजे ते--

खूप ऊंच आणि मोठा डौलदार दिसत आहे बहुतेक ते उचा जे प्रकार राहतात कोंबड्या --

ट्वेंटी टेन एम.एम. फोर्टी एम.एम. ह्या प्रकाराचे ते त्याच्यामध्ये--

लग्नात लागलेल्या पेंडाल चे दृश्य आहे पेंडाल खूप छान दिसत आहे वर--

त्यांनी बेलून ने तिथं येणार खूप छान असा निर्माण केलेला आहे गेट --

आणि आतमध्ये खूप आह सुंदर असे दृश्य आहे .

आम्ही अअअ पंछी पसरविल्यासारखे काहीतरी खेळणीचे त्यांच्यावर ठे--

पेट्रोल पंप चे दृश्य आहे ती--

वर पांढरे आकाश आहे शुभ्र असे पांढरे आकाश आणि --

उम पा तलावामध्ये बोट ठेवलेली आहे वर त्यांनी बांधारा ठेवलेला आहे.